मग अश्याने मानस DEMOTIVATE होतात की बाबा शिक्षण करून उपयोग काय आहे जर आपल्या ला जॉबच मिडत नाही आपण बेरोजगरच राहणार आहो तर मग आपण शिक्षणाला येवडा पैसा का वाया घालाचा म्हणजे कोणतीच असि संथा नाही आहे की बाबा असि म्हणते

म्हणजे आपण शिक्षणाचा येवडा पैसा खर्च करतो. पण शेवटी हातात काय येत बेरोजगार. ते तर आहेच म्हणजे. आणि दुसर काय होत माहिती आहे का या सगळ्या गोष्टींमध्ये की हया संगड्या गोष्टी मध्ये दुसर काय होतय की लोकांची अपेक्षा आणि त्यांना मिडणारी जी ती होत नाही म्हणजे COMPLETE होत नाही ती हम्म आणि त्यामुळे तर लोक भरपूर DEPRESSION मध्ये जायला लागले आणि या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे नाही का मुलं असतील तर त्यांच्या लग्नासाठी खूप प्रॉब्लेम येतात. मुली असतील तरीसुद्धा. आता त्यांच्या बाकीच्या गोष्टींसाठी पण खूप ISSUE CREATE होत आहेत. तरी आता सरकारने नवीन योजना आखली आहे आह ते नाही का देश बडाव बेरोजगारी. हटाव असं काही तरी आहे तर त्यामध्ये पंचाहत्तर एक हजार लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार किंवा त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना जॉब PROVIDE करणार.

LOYAL आहेत किंवा शिक्षणाच्या बाबतीत किंवा बाकीच्या डिग्रीच्या बाबतीत ते मागेच राहतात ते काय माहिती? ऐक्चुली कस होत माहिती आहे का हया संगड्या गोष्टी मध्ये आरती मला नाही वाटत कारण जस खूप वर्षा पासून मी हीच गोष्ट पाहते की आता अस होतो मग तस होतो नंतर तस होतो संगड्या गोष्टी अश्या होतात की आता प्रतेक येणार नवीन सरकार हया संगड्या गोष्टी करत पण त्यांनी काहीच फायदा होत नाही आहे म्हणजे आता जसा फायदा व्हायला पाहिजे णा तो फायदा काहीच होत नाही मी तर वर्षानु वर्ष तसच पाहाते

त्याला एकच पर्याय आहे तुला सांगू का मी म्हणजे माझ्या हिसोबाणी हाय संगड्या गोष्टीन एकच पर्याय आहे की तुम्हाला तुम्ही अस शिक्षण घ्या किवा अस करा की स्वतच काम करा म्हणजे मला अस वाटत

BUSINESS करण पण येवड सोफ नाही आहे आता नाही हो ऐक्चुली किती तरी लोक असे आहे की त्यांना बिझनेससाठी त्यांना पैसयाची गरज असते नाही बिझनेस पेक्षा जे अस असत णा जस SKILL INDIA म्हणून नवीन हे आलय हम्म सरकार त्याच्या साठी लोन पण देते तर त्या गोष्टी साठी संगड्याणी जर ते करायच ठरवल किवा ते केल तर मग बाकीच्या कंपनी किवा बाकीच्या जे जॉब्स आहे त्याच काय तो तर तो सगड्या गवर्नमेंटच पण बगीतलणा गवर्नमेंट मध्ये सुद्धा जे जाती भेद होतात म्हणजे जे चांगले मार्क्सणी आले ते जर ओपेन मध्ये असतील ओपेन कास्ट मध्ये असतील किवा हा आणखीन काही तो थोडे म्हणजे नाही का असे पैसच्या बाबतीत थोडे कामी असतील तर त्यांना मागे ठेवल जात आणि जे कामी म्हणजे अदर कास्ट आहे किवा त्यांच्या कडे पैसा जास्त आहे जे पैसा चारू शकतात त्यांना ती पोस्ट दिली जाते ऐक्चुली कस आहे माहिती आहे का जेव्हा आपण आपण सुद्धा लहान पणापासून पाहत आलोय आहे की समानता नाही आहे कुठल्या गोष्टी मध्ये

आवाज नाही येत आहे आता येतोय आवाज हा

ऐक्चुली कस झाल आहे माहीत आहे का आपण जेव्हा जॉब आणि त्याची गरज हया सगड्याची सांगड घातली जातेणा तेव्हा त्याच शिक्षण हे त्या पद्धतीन असत म्हणजे शिक्षणता त्याच्या मध्ये खूप तफावाट असते त्याच्या मूळे प्रॉब्लेम येतो संगड्या गोष्टीणा म्हणजे शिक्षण जे आपले आहेत शिक्षणाची पद्धती हा आणि आता मुळात सरकारणे एक नवीन म्हणजे सरकारने नाही थोडक्यातच कंपनीणे एक नवीन हे केलय आहे की त्या मध्ये EXPERIENCE जर असेल सपोज आता तुम्हाला एखदया गोष्टीचा एक्सपिरियंस आहे आणि तुमच शिक्षण तेवड नाही आहे तर तुम्हाला अप बेसली ते पेमेंट देतात चांगल बऱ्या पैकी पण तुमच जर शिक्षण चांगल असेल पण तुम्हाला त्या जॉबच काहीच एक्सपिरियंस नाही आहेत तुम्ही न्यू आहात FRESHER आहात तर तुम्हाला तिथे आठ हजारा पासून तुमच्या वर बोली लाऊ लागत लावतात कोणी आठ म्हणत कोणी दहा म्हणत कोणी मग बगुयात तुम्हाला पुडच्या वर्षी पेमेंट वडता येईल आधी शिकून घ्या

आवाज नाही येत आहे हॅलो आवाज ब्रेक होतोय तुमचा आवाज नाही येत काहीच NETWORK नाही आहे का हॅलो हॅलो कुठे गायप झालात हॅलो हॅलो हॅलो आवाज येत नाही आहे काहीच तुमचा कुठे गायप झालात नेटवर्क मध्ये या हॅलो हॅलो

हॅलो

नाही ग इकडे नाहीये नेटवर्क इश्यू अचानक अस झालं की एकदमच गेला आवाज आणि

तुझा पण येत नव्हता मला मी हॅलो हॅलो करते हा मला तुमचा पण येत नव्हता काही हा मग ते आता ACTUALLY अस होत अग खर तर आहे णा मुलाणा आपल्या अस स्किल दयाच अं स्किल अस शिकव्याच की सगडी काम जस आता मी तुला सांगते बग MULTI TALENTED अस ते काही लोक काय असतात प्लंबर पण असतो इलेक्ट्रिशन असतो मोठा मेकॅनिक पण असतो हम्म त्याच्या नंतर सगडच करतो म्हणजे एक व्यक्ति जर चार काम शिकला तर त्याला ते हम्म काय बेरोजगारी राहणारच नाही असं मला वाटतं की थोड्यासा प्रमाणात हम्म

आणि शिवाय त्यांच्याकडे ड्रॉइंगची वगैरे येवडी स्किल आहे ARTIFICIAL वगैरे गोष्टी करतात त्यामुळे ते ही त्यामध्ये सुद्धा इथे भरपूर स्कोप आहे त्यांना चित्रकला म्हणा किंवा मग बाकीच्या गोष्टींमध्ये हो म्हणजे काम ही अग मग तेच सांगते णा शिक्षण महत्वाचं नाहीये तुम्हाला आता तो काय म्हणते शिक्षणाचा एक डओब सुद्धा आहे मी जर एवढी शिकलेली नव्हती हे काम का करू आता तु मला सांग हम्म कुठल्या ही शिकलेल्या शेतात शहरातल्या मुलाला सांग एथल समान तिथे उचलून ठेव लाज वाटेल त्याला लाज बग तस वाटायला नाही पाहिजे काम कुठल ही असू देत श्रम प्रतिष्ठा पाहिजे आम्ही लहान आसताणी वडील नेहमी सांगायचे की जो व्यक्तीने श्रमाची प्रतिष्ठा केली त्यांनी आयुष्य जिंकली नाही तर बिलकुल नाही हो असा प्रकारे हा म्हणजे अक्षरक्षा माझ्या मिस्टर्नणा सगडेजण बोलतात म्हणजे ती मन आहे बगा लात मारेल तिथे पानी काडेल

म्हणजे अगदीच आता लास्ट टाइम करोंनाच्या आधी आमच्या इन्कम दोघांचा मिडून पन्नस हजार होत होता

आता यांच्या एकट्याचा INCOME महिन्याचा एक लाख वीस हजार होतो हो मग चांगले काही टेंशन नाही

बेरोजगारी वगेरे त्यांच काय एड्युकेशन काय आहे त्यांच

म्हणजे त्यांचा DIPLOMA झाला होता तस पण णा ते प्रेशर होते त्यांना तिथे हे नव्हतं म्हणून त्यांना अगदी आठ नऊ हजारापासून विचारत होते पण ते काम करताना ते वीस हजार रुपये देतात त्यांच्या येवडच करत होते मग त्यामूळे ते बोले की नाही आता पण त्या जॉबच्या भानगडीत पडायचंच नाही आपण स्वतःच असं काहीतरी करूयात मग नंतर तर TAXSI घेतली मग ती टॅक्सी वरती स्वता जात होते मग स्वता चलवाचे स्वता ट्रू अँड ट्रॅव्हल्स बिजनेस करायला लागले आता कमर्शियल मध्ये गेलेत COMMERCIAL मध्ये आता जेसीपी वगैरे स्वताचा घेतला आता चालय त्याच्यावरती काम करायच

पहिले पाचसे मग तीन हजार मग दूसरा सिए बदला पाच हजार मग मिठी फॉर्म घेतली आठ हजार त्याच्या पेक्षा मोठी यांना मिडत होती सर्विस पण यांना बाहेर जायच पण यांना हे सोडून जायच नोव्हत इथल सोडून आई वडील सोडयाचे नोव्हते म्हणजे यांच तस झाल होत दोन वेळा मोठ्या एका कंपनीमध्ये पण यांना जायचं नव्हतं तर यांची सॅलरी जास्तीत जास्त किती होती लास्ट सॅलरी एटीन थाऊजंड जेव्हा यांनी जॉब सोडला यांना कमिशन होत बाकीच्या कामांच कमिशन होतं मी मान्य करते की बाकीचे बरेच काम हे करायचे तीन चार अकाउंट वेगळे घ्यायचे वेगळे करायचे पैसे मिळायचे काय पण सॅलरी किती होती अठरा हजार आणि ते अठरा हजार लास्ट सॅलरी होती मग काय आताच्या नंतर माहिती त्याच व्यक्तीने यांना पार्ट टाइम मध्ये दोन तासाची आठ हजार दिले त्यांनी जॉब सोडल्यानंतर फक्त हे SUPERVISOR जायचे तिथे ज्यावेळेस आपण जॉब करतो त्यावेळेस आपण बांधील होऊन जातो ज्यावेळेस दुसऱ्या ऑफिसमध्ये वगैरे जॉब करतो त्यावेळेस हम्म SOMETHING कूच बंदिल दहा तास म्हणजे दहा ते सहा वगेरे अस

अग मग तसच होतो णा मुळात म्हणजे काय महिती आहे का जॉब आणि शिक्षण याच्या दूर दूरचा संबंध नाही अस म्हण स्किल समजू शकते मी एखदयच्या हातात तु काही लोक माहीत आहे डॉक्टर पण असतात पण त्यांची डॉक्टरकी का चालत नाही त्यांच्या कडे स्किलच नसत

त्याच्या मूळे बेरोजगारी जी आहे आपल्याकडे शिकलेले असतानाही ते लोक तसा प्रयत्न करत नाही दुसरी गोष्ट की आज काय झाले की आपल्या देशाची जी ECONOMY आहे ती म्हणजे राहून राहून ठीक होते परत खाली जाते ठीक होते राहून राहून ठीक होते मला अस वाटत आता करोंना नंतर या दोन वर्षात आणखि सुदरेल चलो आता चोड ठीक आहे ठीक आहे विहान आलाय आता बगते त्याच खायच काय नियोजन आहे

नमस्कार मित्रांनो, आज च्या माझ्या गोष्टीचे नाव आहे, सिंगापूरचा राजा आणि गोंधबादचा राजा एक राज्य होते

सिंगापूरच्या राज्याला खूप वाईट वाटू लागले की हा आपल्या राज्यात येऊन आपलंच सगळं चोरी करून घेऊन जाऊ लागलाय मग काय झाले. की एकदा सिंगापूरच्या राजाने गोंधाबदच्या राजावर आक्रमण केले. पण सिंगापूरच्या राजाचे सैन्य छोट आणि त्यातन त्याने काहीच युक्ती तयार केली नव्हती मग काय गोंधाबदच्या राजाचे सैन्य खूप मोठं होत आणि त्याने फक्त दहा मिनिटात सिंगापूरच्या राजाला हरवलं सिंगापूरच्या राजा आला पण सिंगापूरला घाबरलेला होता त्याच्यामागे गोंधाबदच्याराजाचे सैन्य

गेला आणि तो तिकडण बघायला लागला की हे गोंधाबदची सैनिक कुठण कुठण यायला लागलाय मग त्यानं अशीच

सगळी गोंधाबदची सैनिक घाबरली व इकडं तिकडं पळू लागली. राजा या युद्धात जिंकला पण गोंधाबदचा राजा अजून त्याचाहार हरवणार होता मग दोन मग परत दोन महिन्यानंतर गोंधाबदचा राजा खूप गोंधाबदचा राजाला राग आला होता त्याला काय वाटले की सिंगापूरचा राजा इतका छोट आहे तर सैन्य इतकं छोटं राज्य इतकं छोटं तरी आणि त्याने आपल्याला इतकं सहज हरवलं नहीं नहीं बाबा छे मग तोपरत सिंगापूर वरती

आधीपासनं तिक डं हाजीर होते मग काय गोंधाबद आणि गोंधाबदचा राजा पळत पळत आले सगळे त्यांच्यावर हल्ला करायला लागले पण यात सिंगापूरचा रा राजा ठार झाला परत खूप वर्षांनी सिंगापूरच्या सिंगापूरच्या राजाचा मुलगा मोठा झाला आता त्याच्या मुलाला राग आला की गोंधाबादच्या राजाने माझ्या बाबांची हत्या केली मग काय झाले? त्याने खूप त्याने तो तलवार बाजी उत्तम होता आणि घोडस्वरीत पण

गोंधबादची सगळी सैनिक सरदार राजे सेनापति सगळे घाबरले आणि म्हणायला लागले काय करायच ह्याच काय करायच ह्याच मग शेवटी एक सरदार उठला अन् तो म्हनला मी त्याला कापेन तो परत कधी सापडणार पण नहीं मी त्याला असलं ठार करून टाकेल मग सगळे ओरडायला लागले वाह वाह वाह वाह मग तो आला थाटा माटात सिंगापूर कडं

सैन्य होतं पण सिंगापूर चा राजा घाबरला नाही परत एक युक्ती केली त्यानं एक खोटी अफवा पसरवली की तो एका मोहिमेसाठी एक आठवडा सिंगापूर सोडून आहे सोडणार आहे आणि तो आणि तो त्याच्या शेजारच्या जवळच्या किल्ल्यावरती हल्ला करणार आहे. तो गोंधाबादचा किल्ला होता म्हणून सगळया गोंधाबादच्या सैनिकांना वाटले की हा आपल्या किल्ल्यावरच हमला करणार आहे मग ते सगळे तयार झाले तिकडे हाजीर झाले आणि बघितलं तर काय कोनिपण आलं नाही हल्लाकरायला पण मग कळालं काय की सिंगापूरच्या राजाने गोंधाबादवर ख खतरनाक हल्ला केलाय आणि सगळे सैनिक त्या किल्ल्यावर ज्या किल्ल्यावरसिंगापूरच्या रा राजा हल्ला करणारं होतं.

आता काय करायचं, काय करायचं सगळी सैरावैरा गोंधाबाद सोडून पळून लागली सिंगापूरचा राजा आनंदात रा राहायला लागला परत गोंधाबादच्या राजाला रा राग आला त्याने त्याचे मोठे सैन्य घेतले. आणि ज्या वेळेस तो सतर्क झाला होता त्याला कळाले होते कीसिंगापूरच्या राजा काय काय करणार तर त्या साठी सैन्य आणलेले विविध देशातून परदेशातून महागळ्या तोफा bandila आणलेले त्याने त्याच्या सोबत खूप सारी फौंज आणलेली

अलाउद्दीन खिलजी तो तिकडं आला त्याच्या खूप मोठं सैन्य घेऊन. सिंगापूरच्या राजा घाबरला अन् त्याने म्हणने आपण सुलहा करू, आपण युद्ध करायला नको आणि त्या सालाहात असा निर्ण आला की सिंगापूरच्या राजाला गोंधाबादचा राजाला त्याचे पाच किल्ले लागतील त्याचे पाच किल्ले द्यावे लागतील मग सगळ्यांनी हा सल्ला मान्य केला पण हा निर्णय सिंगापूर साठी चांगला नाही

परत थोड्या परत थोड्या वेळाने सिंगापुरच्या एका सरदार अं सिंगा एका सरदार हुजमतराव टोपे तो राज्याच्या श्रेष्ठ होता राज्याने त्याला सांगितले की आपल्याला आपले पाच किल्ले परत मिळवावे लागतील मग त्याने सगळ्याने एक श्रेष्ठ युक्ति केली त्याने काय केले जंगलातन त्याने गोंदाबादच्या

गडबड केला सगडी सैनिक झोपलेली होती कोणीच उठलेल नव्हत थोडी सैनिक बाहेर पहारा देत होती किल्याचा किल्लेदार एकदम सैनिक झोपला होता. त्यांना काहीच कळाले नाही. जंगलातन एक बाण आला आणि त्या किल्याचा एका रथावर एक सैनिक झोपला होता. त्यांना काहीच कळाले नाही.

त्यात ताकत होती खूप मग तो त्यावर चढल आणि आता या वेळेस शाम गडच्या किल्लेदारला जाग आली तो उठला आणि बाहेर आला बघितल अरे हे तर आपल्या हल्ला करतायेत त्याने त्या सैन्याला लगेच ताबडतोब कर कासायला सांगितली त्याचे सैन्य वर आल एकीकडण सिंगहापुरचे सैनिक सप सप सप त्यांचे बाण चालवत चालवत होते आणि एकीकडण गोंदाबादचे सैनिक ढाल घेऊन त्यांना स्वतःच्या शरीराला त्या बाणा पासून वाचवत होते आणि मग सरदार हुजमतराव त्यांच्या मध्ये गेला तो सप सप सप संगळ्यांवर तलवारीचा घाव करून लागला नंतर सैन्यही त्याच्या सोबत आले गोंदाबाद हे किल्ला हा शाम गडाचा किल्ला हारायलच आले होते आणि शेवटी हुजमतराव आणि त्याच्या सैन्याने त्या शाम गडवरच्या किल्ल्याच्या सैन्याला हारवून तिकडच्या किल्लेदारला ठार केले व एक किल्ला मिळवला अजून

राम गडवर सगळे सैनिक केले या वेळेस खूप सैनिक मारली गेली होती अं इतकी रसच नव्हती हुजमतरावच्या सैन्याकड हुजमतरावच्या सैन्याला सिंगापूर मधण तलवारी सामान खायच प्यायच सामान सगळ आणायच होत सगळ आणायच होत ते त्यांनी एका गावाच्या शेजारी रात्री त्यांचा देर टाकला सगळी सैनिक तिकड थांबली जेवाय लागली मस्त आराम कराय लागली आणि आणि हुजमतरावने जाऊन सिंगापूर मधले सगळे सामान आणल आणि आल तर काय त्यांच्या ते ज्या जागेत डेरा टाकलेला होता त्या जागेला पूर्ण आग लागली होती सगळ खाग झाल होत पण सगळी सैनिक जीवंत राहिली होती हुजमतरावने त्यातल्या एका सैनिकाला सांगितल काय झाल का आग लागली तो सैनिक म्हणाला की राम गड वरच्या सैनिकांना कळाल की आपण इकडय आणि त्यानीच येऊन आग लावली आणि आता ते सतर्क आहेत मग हुजमतरावणे सिंगापूरच्या राज्याला खलिता पाठवला त्या खलीत्यात असे लिहिलेले होते की आमचे सैन्य संपत आली आहेत कृपया आम्हाला अजून सैन्य पाठवावे मग सिंगापूरच्या राजाने सैन्य पाठवले पण त्या सैन्याला यायला एक आठवडा ला लागणार होता तो पर्यंत कुठ लपायच हा मोठा सवाल होता मग त्यांना एक गावाच्या खली एक गुफा होती त्या गुफेत ते सगळे जाऊन राहाय लागली आणि एक आठवडा नंतर सैन्य अधून मधून मिळे युक्ति तयार केली सैन्य तयार केल आणि मग या वेळेस त्यांनी रात्री राम गडच्या सगळ्या घरांना आग लाऊन टाकली सगळी सैनिक ठार झाली पण किल्लेदार राहायला आले किल्लेदारसोबत त्याची एक हजार सैनिकही होती घोळदळ पायदळ हत्ती सगळ्यांना जाग आलेली सगळे किल्ल्याच्या खाली छाणबिन करत होते कोण हल्ला केला कुठणं हल्ला केला पण मग त्यातल्या दहा गोंदाबादच्या सैनिकांना येऊन बाण लागले सपकण आणि मग परत तेच, हुजमतराव आणि त्याच सैन्य या वेळेस मागच्या दरवाज्याने राम गडवर राम गडवर चढल आणि मग त्याने त्यांच सगळ सामान त्यांची तलवार सगळ्यांना आग लाऊन टाकली आणि त्याने त्यांचा किल्ला पूर्ण खाग झाला आणि मग राम गडचा किल्लेदार पळत पळत गोंदा गोंदाबादला गेला त्याने गोंदाबादच्या राजाला सांगितले हे बघा या सिंगापूरच्या सरदाराणे सरदाराणे आपली दोन किल्ले जिंकलीत बाकीच्या

चांगला ठेवा जमत असेल तर सगळे जागे रावा व त्यांना हल्ला करू देऊ नका ही बात एका सिंगपूरच्या एका सिंगपूरच्या गुप्तचार्याने हूजमत रावाला सांगितली आणि या वेळेस त्याला तिसऱ्या किल्ल्यावरती हल्ला करायचा होता पण या वेळस हिजमतरावाणे युक्ति केली उलटिच त्याला

मग शेवटी रात्री जागून जागून सकाळ पर्यंत सगळ्या सैन्याला झोप यायला लागली पहाटेचे सहा झाले होते सगळया सैन्याला झोप यायला लागली आणि ते सगळे झोपले मग तेव्हाच हुजमतरावणे किल्ला चढला किल्ल्यावर हम्म आग लावली सगळी गोंदाबादची सैनिक उठली सैरा वैरा इकड तिकड अं पळू लागली आग लागली आग लागली पळा पळा हल्ला झाला हल्ला झाला पळा पळा मग ती सगळी सैनिक पळू लागली आणि ज्या वेळेस पण हुजमतरावने तिचा किल्ला

पुढच्या वेळेस जर त्यांना ही जमीन घ्यायची असेल तर त्यांना ते किल्ले खूप फायदेशीर हम्म ठरणार होते त्यांनी त्या किल्ल्यावर खूप सैन्य पाठवले पण या वेळेस हुजमतराव खर खरच घाबरला आह तिला हम्म तो घाबरला की की आपण हे पुढचे दोन किल्ले अं घ्यायचे कसे सगळे सरदार मंत्री सेनापति हुजमतरावला सवाल करू लागले आपण पुढचे किल्ले घ्यायचे कसे घ्यायचे कसे पण तेव्हा सिंगपूरचा राजा म्हणाला मी यावेळेस स्वतः येणार दोन किल्ले जिंकायला आणि गोंदबादचा पण घाबरला होता त्या ************ तो पण म्हणाला मी पण या वेळेस स्वतः किल्ल्यांवरती येईल मग कस हुजमतरावच दहा हजारच सैन्य आणि गोंदाबादच्या राजाच अकरा हजारच सैन्य त्यांच्या त्यांच्या किल्ल्यांवरती जाऊ लागले संगळ्यानी त्यांची युक्ति तयार केली तोफा तयार केल्या हत्ती पायदळ घोडदळ सगळे सगळे

या वेळेस हवा खूप चालू होती थंडी खूप होती आणि सिंगापूरमध्ये अर खूप थंडी असल्यामुळे तिकडच्या सैनिकांना थंडीची अह सवय होती पण गोंदाबादमध्ये इतकी थंडी नसते त्यामूळे त्यांना इतक्या थंड हम्म वातावरणाची सवय नव्हती युद्ध अं होऊ लागले सिंगापूरच्या सैनिकांनकड अमेरिकी

गोंदबादकड त्याच्या पेक्षा चांगलेच आह सैन्य होते अं मग दोघांमध्ये हल्ला झाला गोंदाबादच्या सैनिकांना अं खूप थंडीची सवय नसल्यामुळे

दहा सरदार आणि त्यांच मोठ सैन्य जागल आणि त्यांनी एक खतरनाक हल्ला केला सिंगापूरच्या सैनिकांवर अह सगळी सिंगपूरची सैन्य सैरा वैरा पळू लागली त्यातली खूप चकित झाली व त्यातली खूप गंभीर त्यातली खूप गंभीर जखमी झाली सिंगपूरचा राजा यावेळेस घाबरलेला आणि

त्याने त्याने गोंदाबादचे सैन्याच्या मागणार दोन हजारच सैन्य आणल कोणालाच काहीच नव्हते माहीत की येथे सैन्य

एकदम खतरनाक हल्ला केला सगळ्या जागेला आग लागली आणि गोंदाबादची सगळी सामाणं संपली सामाणं संपली आणि या वेळेस गोंदाबादचा राजा पळत पळत नदी नदीला गाठायला गेला पण झाले उलटे की अह नदीच्या दुसऱ्या बाजूच्या काठावर पण सिंग सिंगापुरची सैन्य आलेले आता राजा काय करणार राजा त्याचे घोडे घेऊन पूर्वीकड पळाला घोड्याचा आवाज यायला लागला. तबडक तबडक तबडक तबडक तबडक गोंदाबादचा राजा अह एकां जंगलाकड पळाला त्याला एक घर सापडले तो त्या घरात शिरला ल लपून राहील खूप दिवस झाले पण सिंगापूरच्या सैनिकांना काय अं गोंदाबादचा राजा अह सापडला नाही पण त्यांना गोंदाबादचे दोन किल्ले मिळाले मग खूप वर्षानी हुजमात्रावला काहीच सापडत नव्हते हुजमतराव चिंतित होता की आता आपण काय करायचे आपले स्वप्न तर साकार जाल पण आपल्याला गोंदाबादकडण जो हम्म बदला घ्यायचा होता तो कसं घेणार जर आपण त्याच्या हम्म राजाला नाही अं ठार केले तर मग मग ते थांबले त्याने मग ते थोड थांबले त्यांनी जरा अह आराम केला आणि त्यांनी वाट बघितली की आह गोंदाबादचा राजा कधी अह येतो बाहेर पण मग तेवढ्यात गोंदाबादची सल्तनत अं गोंदाबादच्या राजाच्या सेना हम्म पतीने हडपली होती संगळीकड गोंदाबादमध्ये अशांतीची परिस्थिति होती आणि शेवटी यावेळेस गोंदाबादच्या राजाला त्या जंगलामधण बाहेर जावेच लागले सगळीकड सिंगापूरची सैनिक पण गोंदाबादच्या राजासोबतही दोन हजार सैनिक होती मग त्याने काय केले तो गोंदाबादवर आक्रमनास गेला गोंदाबादचा राजा आणि त्यांचा दूसरा सेनापति ज्याने तिकडचा राजपाठ हडपून तो तिकडचा राजा झाला होता त्यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले दोन्ही कडण तोफानचा आवाज आला ढम ढम दोन्ही कडण बंदुकांचा